ठिकानाच नाव एक्स प्रेस ओ आहे या मध्ये डाइनिग टेबल दिसत आहेतत्या डाइनिग टेबलच्या आवती भोवती--

या मध्ये एक प्लस गोल्डन प्लसच चिन्ह दिसत आहे दोन तीन भिंत्या आहेत आणि अ दोन फॅन दिसत आहेत. त्या या मध्ये दो ड्रम पण आहे. या मध्ये दोन तीन माइक पण आहे.

अ छान केलेला आहे त्यावर अनेक प्रकारचे डेकोरेशनसाठी अ लेसचा सामान लावलेला आहे समोर प्रसाद ठेव वाट्यांमध्येच प्रसाद भरुन ठेवलेला आहे.

हे कार्यक्रम चालू आहे. तिथ म बाजूला माणस उभा आहे आणि एक व्हाइट कलर ची कार आहे.

आणि साइडला झाड हिरव्या कलर ची झाड आहे समोर पाणी आहे आब पांढर्‍या आणि आकाशी कलर चा आभाळ दिसत आहे ते खूप सुंदर आहे छान अस नैसर्गिक चित्र दिसत आहे.

हे एक शेततळ आहे त्या शेततळ्या मध्ये खूप पाणी आहे ते पाणी ग्रीन कलरच दिसत आहे.

या मध्ये जागतिक नावाचे शॉप दिसत आहेत त्याचा दरवाजा पत्राचा आहे शेड पण पत्राचा आहे समोर स व--